औरंगजेब गुरु हरीराय यांनी दिलेला गुरुजींनी त्यांच्या जागी राम रॉय यांना गुरुमात्ताचे तत्व औरंगजेबाने ते प्रभावित केले आणि त्यानंतर औरंगजेबाने राम रॉय याना विचारले. इस्लामचा निषेद करण्यात आला आहे. राजावर आपला प्रभाव टिकून ठेवण्यासाठी आणि त्याचे दुःखसुख मिळवण्यासाठी राम रॉय म्हणाले की मूळ शब्द नीती बेईमानी आहे परंतु लेखातील त्रुटीमुळे तू मुस्लिम असं लिहिलं गेलं आहे. या घोर अवज्ञामुळे गुरु हरियाजींनी त्यांना गादीपासून वंचित केले. आणि त्यांचा कायमचा त्याग केला. याच कारणाने रामराय यांनी आपला विरोध सुरु ठेवला होता. गुरु गद्दीवर बसल्यानंतर किरदपूर साहेब येथे पहिल्या गुरूंप्रमाणे शीख धर्माचा प्रचार आणि उपदेश करत असत. आबजीनी येथील राजा रामराय या श्रीमंत माणसाला आपल्या दरबारात येण्यापासून रोखले कारण तो आपल्या जगात घरात जन्मलेल्या मुलांना अं जन्मताच मारायचा. तेव्हा त्या माणसाने पश्चाताप केला आणि आत्तापासून एक चांगला माणूस होण्याचे वचन दिले. तेव्हा आबजीनी या मुलीच्या मारेकरास शिक्षा केली आणि त्याची सुटका केली. अशा रीतीने आबजीनी अनेक उपकार केले. गुरुसाहेबांचे थोरले भाऊ रामराय यांनी बादशाह औरंगजेबाकडे तक्रार केली कि माझ्या वडिलांनी माझा हक्क मारून माझ्या धाकट्या भावाला गादी व मालमत्ता दिलेली आहे. मी तुझ्या आज्ञेचे पालन केल्यावर हे घडले पण औरंगजेबाने राजा जयसिंग याना गुरुहेबांना दिल्ल्लीला बोलावण्याचा आदेश दिला. गुरुसाहेबांना राजा जयसिंग यांनी आपला दिवाण परसराम याना पाठवले दिवाण परसराम किरदपुराला पोहोचल्याने त्याने गुरुसाहेबाना दिलेल्या विनंती केली दिवाण किरदपूरला पोहोचल्याने गुरुसाहेबाना दिलेल्या विनंती केली गुरुसाहेबांनी दिवानला सांगितले कि दिल्लीला जाण्यास तुमचा आश्रय पण औरंगजेबासारख्या राजाचा चेहरा बघणार नाही खरंच ते शेवटी गुरुसाहेबांनी त्याच्या आईचा संगतीचा सल्ला घेऊन दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला गुरुजी फिरत असताना शीख संघटांचा एक मोठा जमाव केरदपूरला आला गुरुसाहेबानी सर्वाना सय्यम आणि सात्त्वन्त केले तरीही त्यांचे अनुसरण केले आंबळे जिल्ह्यातील गावात पोहोचल्यावर काही प्रमुख शीख वगळता गुरूंनी इथल्या सर्वाना मागे वळले गुरुजींनी पहिल्या रात्री कापले एक पंडित लालचंद्र गुरुजींना भेटले आणि म्हणाले कि हीच लोक तुम्हाला गुरु कृष्ण म्हणतात गीताद्वार युगातील कृष्णाजी यांची रचनी होती तुम्ही त्याचा अर्थ दाखवा गुरुनानकांच्या घरातून मिळालेल्या नम्रतेचे पाहक सदगुरुजी म्हणाले आम्ही अकालपुरुषाचे सेवक आहोत कलेचा उपयोग अकालपुरुष करतो तुम्हाला कला पाहायची असेल तर तुमच्या गावातून कोणाला तरी घेऊन या गुरुनानक यांच्या कृपेने तुम्हाला अर्थ सांगतील पंडित जाऊन नावाच्या शिहोरला घेऊन आला सद्गुरूंनी त्याच्याकडे पाहिले आणि पंडितजींनी निश्चय करायला सांगितले. गुरुजींनी काठी डोक्यावर ठेवली आणि त्याच्या डोळ्यात पाहिले गुरू पंडितांनी किदे येथील अवघड ते अवघड श्लोकांचा अर्थ विचारला ज्याचा त्यांनी लगेच अर्थ लावला तो शोकांत एका अघोरी पंडित सदगुरुजींच्या चरणी पडले. त्यांनी क्षमा मागितली आणि शिख बनले. आणि त्यांनी या भागात शीख धर्माचा प्रचार केला दिल्लीला पोहोचल्यानंतर गुरुसाहेब राजा रामराय सिंग याच्या बंगल्यावर राहिले येथे आज गुरुद्वारा बंगला आहेत औरंगजेबाने दर्शनाची इच्छा व्यक्त केली वडिलांनी केलेल्या आदेशा नुसार दर्शन देण्यास नकार दिला आणि काय घडे किंवा पडे होई या म्हणे नाही प्रचार होय असा औरंगजेबाने आपला सूचना देऊन त्यांचे कौतुक केले जेव्हा रामराय यांना सिहांसन दिले जाणार नाही अशी चर्चा होती तेव्हा गुरुजींनी स्पष्ट केले कि सिहांसन ही वारसा किंवा वडिलोपर्जित

राजा जयसिंगने गुरुजींना आपल्या राण्यांच्या महालात आपले पाणी आणि पटराई घेण्यास सांगितले गुरुसाहेबानी आपली काठी पटराईच्या डोक्यावर ठेऊन आणि ही पटराई आहे असे सांगितले यांनी तिच्या मूलाची इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद दिला. या दिवसात दिल्लीत गुरुजींनी रात्रंदिवस लोकांना मदत केली आणि

कृष्णध्याय जे अश्या प्रकारे सेवा करत असताना एके दिवशी गुरुजींना खूप ताप आला त्याच्या शरीरावरही लक्षण गुरुविषयी सांगितले आदेश दिला कि बाबा बकाले म्हणजे पुढचे गुरु बकाले गावात आहे. समांतर सतराशे एकवीस दिवसात तीस मार्च सहाशे चौसष्ट रोजी ज्योतिजो ग्रहण आहे नाना शाही दिनदर्शिकेनुसार आजकाल तीन वैशाख दरवर्षी सोळा एप्रिलला येथे त्यांनी सात वर्ष आठ महिन्याने संसार यात्रा पूर्ण केली. जमुना नदीच्या काठावर ज्या ठिकाणी आता बाला गुरुद्वार आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गुरु हरिकृष्ण यांना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते. तर श्री धर्मातील सर्वात तरुण सद्गुरू प्रीतम आणि अष्टम बलवीरा सारख्या शब्दांनी देखील स्मरण केले जाते ते श्री गुरुनानक साहेब श्री गुरुनानक हे हरिकृष्ण साहेबजी यांचे आठवे वारस होते. हरिकृष्ण यांचा जन्म सोळाशे छपन्न रोजी झाला. किरदपूर येथे राधा कृष्ण कोरची हरीरायजी हरीरायजी यांचे घर गुरु हरीरायजी यांचे थोरले पुत्र बाबा रामराय औरंगजेबाच्या प्रभावाखाली आले त्यांना आनंदी करण्यासाठी त्यांनी काय केले गुरु हरिराय अह

यांच्याकडे सोपवली हरिकृष्ण राय यांचे आठवे गुरु म्हणून सहा ऑक्टोबर सोळाशे एकसष्ट रोजी निधन झाले यावेळी त्यांची वय पाच वर्ष तीन महिने एवढे होते जेव्हा हे कळले तेव्हा त्याने कट घ्यायला सुरुवात केली त्याने काय केले तेव्हा त्याने कट रचायला सुरुवात केली त्याने आपले काका यांच्याशी सल्ला सहमत करू गुरुरायचा सल्ला सहमत करून आपली हक्क आहे राजा रामने औरंगजेबाच्या दरबारात अनेक योजना आखल्या पण तो आपल्या उद्देशात यशस्वी झाला नाही औरंगजेबाच्या दरबारात राहून राजा रामराय यांनी अनेक योजना आखल्या परंतु आपल्या उद्देशात यशस्वी झाल्या नाही सुरुवातीच्या औरंगजेबाने प्रकारात हस्तक्षेप केला नाही पण नंतर रामराय गुरु झाले आणि आणि सरकारी धोरण पाळले तर सरकार उदासीन होईल अशी योजना त्यानी आखली औरंगजेबाने गुरु हरिकृष्ण साहेबांना दिल्ली येण्याचे निमंत्रण दिले परंतु गुरु हरीराय यांनी साहेबांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण अजीनी मशाल पेटवण्यापूर्वी श्री गुरु हरिकृष्ण म्हणत औरंगजेबाच्या कपाळावर आळा घालण्यात मनाई केली होती गुरु हरी कृष्णाने आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करून शिखांचा सन्मान आणि सौंद र्य अं सौंदर्य उच्च ठेवण्यास नकार दिला आणि आसपासच्या भागात शीख धर्माचा प्रचार चालू ठेवला. एकदा ती पालखी कुठे तरी जात असताना ब्राह्मणांनी शिकवलेल्या कृष्ठरोग्याने गुरुजींच्या पालखी समोर आडवा झाला आणि आपला आजार बरा व्हावा म्हणून विनंती करू लागला. औरंगजेबाने राजा जयसिंग यांना अं यांना गुरु हरिकृष्ण साहेब येणार दिल्लीत येणार प्रवृत्त करणर आदेश दिला औरंगजेबाने राजा जयसिंग यांना गुरुसाहेबांना त्यांच्या घरी बोलावण्यास सांगितले राजा जयसिंग यांनी त्यांचे दिवाण परसराम याना किरदपुरा जाण्याचे आणि सद्गुरूंचे सद्गुरूंना विनंती केली की त्यांनी माझ्या वतीने दिल्लीला यावे आणि त्याना मोठ्या आदराने या पालखीत बसवावे गुरुजी औरंगजेबाच्या निमंत्रणावरून दिल्लीला जात असल्याने केरदपुराच्या आसपासच्या अनेकांनी एक निश्चय सर्वांचा धक्का बसला सदगुरुजी निघून गेले तेव्हा धर्मान शिख भक्तांची मोठी गर्दी झाली होती. गुरु साहेबांनी सर्वाना सय्यम आणि सय्यम आणि धैर्य दिले पण तरीही शेकडो शीख सोबत गेले अंबाला जिल्ह्यातील येथे पोहोचल्यावर गुरुजींनी काही प्रमुख शीख वगळता येत इथे सर्वाना मागे वळले येथे पंडित लालचंद्र होते तो खूप चिडला आणि आबजींना भेटला आणि म्हणू लागला तुम्ही स्वतःला गुरु हरिकृष्ण म्हणता अशा रीतीने तुम्ही श्री कृष्णापेक्षाही मोठे व्हाल श्रीकृष्णाने गीता लिहिली आहे तुम्ही ती वाचल्याचा अर्थ दाखवू शकता आणि अर्थ लावण्यात माझ्याशी स्पर्धा करू शकता अहंकारी पंडित कडून हे एकूण सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असलेल्या गुरुजींनी त्यांना काय सांगितले तर कनिष्ट गीताचे हे एक ज्ञानाचे परिश्रम आणि सर्व कलांचे पारंगत असलेले गुरुजी याना म्हणाले आम्ही देवाचे सेवक आहोत आम्हाला कसे मोठे व्हायचे ते माहित नाही परंतु तुम्ही आमच्याबरोबर पुन्हा सशस्त्र करा आणि तुम्ही तुमच्या स्वच्छेने निवडलेल्या कोणतीही शिखांची लढण्यास विचार करा

तो त्या गावाचा होता गुरुजींनी छज्जूच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला म्हणाले की छज्जू तू आता धर्मपंडित झाला आहेस मग तू तुझ्या काठीचा शेवट डोक्यावर ठेवला आणि ब्राह्मणाला म्हणाला तू काय विचारशील ते विचार तेव्हा पंडितांनी गीतेतील अत्यंत अवघड अवघड वाक्यांचा अर्थ विचारला छज्जू पटकन सांगून गेला लालचंदा निंधन अभिमान चकणाचुर झाला आणि तो गुरुजींच्या पाया पडला आणि झाला सद्गुरूंचा महिमा सर्व सर्वत्र पसरला चांगल्या राजा जयसिंग जेव्हा संत जेव्हा संतगीत दिल्लीत पोहोचले तेव्हा त्यांच्या बंगल्यात काय काय केले तर जेव्हा ते आपल्या सेवकांसह दिल्लीला पोहोचले तेव्हा राजा रायसिंग यांनी त्यांना आपल्या बंगल्यात राहायला लावले त्या ठिकाणी आता बंगला गुरुद्वारा सुशोभित केलेलं आहे. राजा जयसिंगच्या राणीने मन आणि ब्राम्हणांनी गुरुजींना बालपणाबद्दल अंधश्रद्धेने भरलेले होते. मी त्यांना बोलावले मी विचार केला जर गुरु खरे असतील तर त्यांनी सर्व सोडून यावे आणि माझ्या मांडीवर बसावे. बाळ गुरु हरिकृष्ण साहेब यांनी कोणाला भेटण्यास नकार दिला तर बाळकृष्ण हरिकृष्ण सर्वांजवळून गेल्याने राजा जयसिंगच्या राणीवर मांडीवर बसले. राणीला व्यसन लागलं दिल्लीला पोहोचल्यावर सद्गुरूंनी बादशाह औरंगजेबाला भेटण्यास नकार दिला. राजा जयसिंग याच्या दिलेली मंडळी रोज येऊ लागली अत्यंत होता आणि भक्त गुरुजींचे दर्शन घेत असत औरंजेबाने आपल्या साहेबाची पाठवले गुरुजींनी आत्माधिक सूचना देऊन त्यांचे कौतुक केले रामरायच्या दाव्यावर दाव्याबद्दल गुरूंनी अह राजाला पाठविले की गुरु गुरु कधीही वारसा किंवा वडिलोपर्जित मालमत्ता नाही. रामराय यांनी गुरुवेच्या श्लोक बदलला आणि वडील गुरुजींनी त्याग केला आत अतिशयोक्त नाही आणि कोणावरही अन्याय नाही गुरु हरिकृष्ण साहेबांना निश्चय चांगलाच पाहिला होता औरंगजेब रामराय यांच्या कडे आला आणि त्याने त्याला पंडितवारी मियाबळ ही सात गावे दिली आणि राजा राजपूत जहांगीर म्हणून देहरादून येथे नंतर स्थायिक झाले रामराय आपल्या जहागीरातील जाऊन आपल्या वेगळ्या पंथात बसले. सोळाशे चौसष्ट मध्ये जेव्हा कीचक रोग पसरला तेव्हा गुरुजी दिल्लीत होते लोक रोगराईत मरत होते सर्वत्र हाहाकार मचला गुरुजींनी पीडित गरिबांना मदत करण्यास सुरुवात केली त्यासाठी दशवांचा नैवेद्य वापरला जात असे गुरुजींनी स्वतःची पर्वा न करता पीडितांची सेवा सुरु केली त्याचा परिणाम असा झाला की एके दिवशी गुरु हरिकृष्ण साहेबांना ही ताप आला गुरूंच्या शरीरावर नावाच्या आजाराचे लक्षण दिसू लागले सद्गुरूंनी संपूर्ण पंडित अं पुढील गुरु राबा बकाले जवळ येत असल्याची आज्ञा दिली म्हणजे आपल्या प्रश्चात गुरुयायी गुरुयाची जबाबदारी घेणारा महापुरुष बकाले गावात आहे असे सांगून तीस मार्च सोळाशे चौसष्ट रोजी त्यांचे निधन झाले बाळासाहेब गुरुद्वारा साहेबचे आता यमुनेच्या काठावर या ठिकाणी ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचठिकाणी सुशोभित करण्यात आले आहे मशाल घेतली तेव्हा आबजींचे वय आठ साडे आठ वर्ष होते आबजींनी फक्त अडीच वर्ष केली जगातल्या अनेक मोठ्या संकटां मध्ये गरीबी हे पण एक फार मोठं संकट आहे. या संकटा मुळे देश आर्थिक आणि सामाजिक, दोन्ही दृष्ट्या कमकुवत होऊन जातो ही एक अशी समस्या आहे की जी पूर्ण जगाला खिळखिळं करून टाकते. गरीबीची अनेक कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण गरीब असणं हा विचार करणं ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे. कारण शिक्षणाचा अभाव, रोजगारीचा अभाव, अपंगपणा, ही अनेक कारणं गरीबी साठी असू शकतात. हि एक हा एक गरीबी हा एक असा आजार आहे की तो सगळ्या दृष्टीने माणसाला त्रास देतो आणि हतबल करून सोडतो. कारण एक चांगलं आयुष्य, शारीरिक स्वास्थ्य आणि शिक्षण हे सगळं या गरीबी मुळे त्याला मिळत नाही आणि तो अह बेचैन असतो. भारताची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लोकसंख्या. अख्ख्या जगामध्ये भारताचा लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो. इतकी मोठी लोकसंख्या असल्यामुळे तेवढं अं अन्न, वस्त्र आणि निवारा प्रत्येकाला देता येत नाही आणि त्यामुळे गरीबी वाढते.

तो माणसाला आतिशय अं मजबूर आणखीन कमकुवत बनवून टाकतो. गरीबी म्हणजे काय तर साध्या साध्या अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टीसाठी सुद्धा माणसाला त्या व्यवस्थित मिळत नाही आणि जोपर्यंत, देशातील प्रत्येक माणसाला ही मूलभूत गरज अं अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही तोपर्यंत तो देश प्रगतीपथा वर येऊ शकत नाही. गरीबीसाठी अनेक कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसंख्या. तुम्हाला माहितीच आहे की जगात भारतात लोकसंख्या ही देशा जगातले दुसऱ्या स्थानावर आहे त्या मानाने आपल्या, ला, अन्न, वस्त्र आणखी निवारा हे पुरवठा करता येत नाही आणि त्यामुळे गरीबी ही वाढते आहे. आणखी त्यामुळे काय होतं की एखाद्या वस्तू ची किंमत,

पण गरिबी गरीब माणसं मात्र असमर्थ असतात ते त्या वस्तू घेऊ शकत नाही. त्यामुळे आणखीन गरीब होतात आणखीन ते कमकुवत होतात. त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार. आपल्या देशात, भ्रष्टाचार इतका वाढला आहे की कुठली गोष्ट अं एक्सट्रा टेबला खालचे पैसे किंवा काही असं केल्याशिवाय पूर्ण होत नाही हा विचार इतका वाढलेला आहे त्यामुळे जी श्रीमंत लोकं असतात, ते भराभरा पैसे देऊन आपली कामं आपल्याला जे हवं ते मिळवू शकतात, पण गरीबाने काय करायचे? त्यामुळे गरीब परत, अह ह्या ह्याच्यात पण मागे पडतो आणखीन गरीबी त्याची काही दूर होत नाही. शिक्षणाचा अभाव. खेड्यापाड्यात अगदी दूरदूरच्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं किंवा आता शहरात, जे आपल्याकडे कामाला बायका येतात किंवा पुरुष येतात त्यांना साधी सही करता येत नाही म्हणजे अजूनही शिक्षणाचा किती अभाव आहे. शिक्षण नाही मिळालं तर, तुम्हाला नोकऱ्या कश्या मिळणार आणि नोकऱ्या कशा मिळाला नाही तर तुम्हाला तुमची गरिबी दूर कशी होणार. आणि नोकरीचा रोजगारीचा पण अभाव आहे आपल्याकडे, कारण जेवढी लोकसंख्या आहे त्या मानाने आपल्याकडे रोजगार म्हणजे नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळे अति शिकलेला असेल किंवा अह क काही त्याला कला असेल तरच तो माणूस पुढे जाऊ शकतो नोकरी मिळवू शकतो. बाकीची माणूस, अं माणसाला नोकऱ्या मिळत नाही म्हणजे अजून ती गरीबी दूर होण्याचा प्रश्नच येत नाही. गरीबी हि अशी स्थिती आहे की मनुष्य स्वतः च्या मूलभूत गरजा सुद्धा भागवू शकत नाही.

गंभीर आणि संक्रमण आजार, नैसर्गिक संकट जसं की दुष्काळ, पूर, महामारी, लोकसंख्येच्या मानाने अन्न पुरवठा कमी, बेरोजगारी,

अर्थव्यवस्था, लोकांना आपल्या अधिकारांची माहिती नसल्याने सरकारी अनेक अनुदाने त्यांच्या पर्यंत पोहोचतच नाहीत. राजनैतिक हिंसा प्रोत्साहन त्या लोकांना, हुशार लोकांना गरीब असल्या मुळे न मिळणे, पूर्वापार चालत आलेल्या पद्धती काळा नुसार न बदलणे, जोपर्यंत देशातील,

आपली मूलभूत गरजा सुद्धा भागवू शकत नाही त्यामुळे काय काय होतं? तर कुपोषण होतं. कुपोषण म्हणजे जे गरीब लोकं असतात, ज्यांची त्यांची जी मुलं असतात त्यांना एक वेळचं खायला पण मिळत नाही आणि मग त्यामुळे ते रस्त्यावर जे पडलेलं घाण साण शिळंपाकं अह अन्न खातात आणि, त्यांचं कुपोषणाने ती अशे लहान मुलं जी गरीब लोकं असतात त्यांची मरतात. त्यामुळे कुपोषण हे फार मोठं कारण आहे जी आणि दुसरं म्हणजे यामुळे काय होतं गरीबी आहे, लोकांकडे एकवेळचं खायला अन्न नाही मग अपराध म्हणजे गुन्हे वाढतात. मग ते अह अन्न मिळण्यासाठी, वस्त्र मिळण्यासाठी चो चोऱ्या करतात. लोकांचे पैसे चोरतात, अन्न चोरतात, वस्त्र चोरतात ही गरीबीचं एक मुख्य कारण आहे. शिक्षण नसणं. बरेचसे लोकं गरीब असल्यामुळे शिकू शकत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही. त्यांचे स्वास्थ्य जर कमजोर असेल तर मेहनतीची कामं करू शकत नाही. त्यामुळे त्यांची गरीबी दूर होऊच शकत नाही कारण शिक्षण नाही,

गरिबी दूर होणार कशी? आता हे जे लोकं आहेत ज्यांचं शिक्षण नाही, जे रोजगारीवर आहेत ते आपल्या मुलांना पण शिकू देत नाहीत कि पाच-सहा तास तो शाळेत जाण्यापेक्षा, तो गं इथे आमच्याबरोबर रोजगार करेल तर चार पैसे मिळेल. आता हे सगळं थांबवलं पाहिजे. त्यासाठी ज्या सामाजिक संस्था आहे ज्या समाजकार्य करतात आणि या, ग गरीब लोकांना बोलवून त्यांना समजावलं पाहिजे की तुमची तुमच्या सारखी तुमची आता मुलं राहणार जर का तुम्ही त्यांना शिकवलं नाही. तुम्हाला वाटतं जर तुमची मुलं पण मोठी व्हावी तर तुम्ही पहिले त्यांना, शिक्षण द्या. हेच ह्याच्यासाठी समाजसेवकांची अत्यंत आवश्यकता आहे, कारण मुलं आई वडील असतात ते मुलांना गरिबीपायी शिक्षण देऊ शकत नाहीत आणि पैसे मिळवावे म्हणून त्या, मु लहान मुलांना पण कामाला लावतात. देशाची अर्थव्यवस्था, ह्याच्या वर पण गरीबीचा फार मोठा परिणाम होतो. देश अर्थव्यवस्था कमजोर होते जर का देशामध्ये गरीबी वाढते आणि दुसरं काय होतं घरी रोजगार नाही, अन्न नाही पोटाला, वस्त्र नाही, निवारा नाही मग असे लोकं आतंकवादाकडे पोहोचतात. आपल्याला आठवत असेल काही वर्षापूर्वी जे गाडी मध्ये बॉम्ब स्फोट झाले तर गरीबी मुळे, थोड्या थोड्या पैशा साठी एखादी पिशवीत एखादं एक असा तो असे ते गुन्हे करतात त्यांना त्यांचा गुन्हा करणं हा त्यांचा स्वभाव नसतो पण पोटासाठी, अह दाहीदिशा आम्हा फिरविसी जगदीशा अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांना माहीत नसतं त्या पिशवीत काय आहे आणि ते आतंकवादाकडे वळतात. हे पण गरीबी, मुळे झालेलं एक कारण असू शकतं. आता ह्याच्यासाठी उपाय काय? आता गरिबी आहे म्हणून हात हातावर हात धरून आपण बसू शकत नाही. याच्यासाठी उपाय म्हणजे पहिलं तळागाळातील लोकांना, शिक्षण देणे, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत शिक्षित करणे, शिक्षण केलं की आपोआपच त्यांना समज येते आणि रोजगार प्राप्त होतो आणि त्यांची जीवनचर्या सुधारते. आणि सरकारने पण हे लक्ष घातलं पाहिजे की आता यांना त्यांच्या मदतीची गरज आहे गरीबांना. त्यांना जो त्यांना योग्य वाटतो जो त्यांना जमतो असा रोजगार, उत्पन्न करून दिला पाहिजे. आणि ठरावीक, पैसे त्यांच्या हातात आले पाहिजे. ज्याच्यामुळे अं त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होईल. कारण शिक्षण आहे आणि पैसा नाही तर शिक्षणाच्या पेक्षा ते रोजगारी काम करायला किंवा रोजगार करायला धावणार. म्हणून त्याची फार गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या अं न वाढू देणं. हि जी अपरम्य पार लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे ती गरीबी दूर होणारच नाही. त्यामुळे लोकसंख्येला आळा घातला पाहिजे आणि ह्याचं पण शिक्षण समाजसेवकांनी लोकांना दिलं पाहिजे. त्यांना समजत नाही क, गरीब अं कमी करायची असेल तर तरच जर गरीब गरिबी कमी झाली तरच समाज आणि देशाचा विकास होईल. हेच तर,

याचा अर्थ असा की गरीब लोकांच्या मनात पुष्कळ इच्छा निर्माण होतात. परंतु पैशाच्या पाठबळाअभावी त्या मनातल्या मनात नाहीशा होतात. खरोखर एखाद्या विकसन, शील देय राष्ट्राच्या दृष्टीने गरीबी हा शापच ठरतो. आपल्या देशानेही बराच काळ ह्या शापाला तोंड दिले आहे. गरीबीमुळे विकास प्रक्रियेत खीळ बसते. गरीबीमुळे, उपजीविकेसाठी पुरेशी साधने मिळत नाहीत आणि उपजीविकेची पुरेशी साधनं न मिळाल्यामुळे गरीबी तशीच राहते असे हे गरिबीचे दुष्टचक्र, बराच काळापासून चालू आहे. आजही देशात चाळीस पंचेचाळीस टक्के जनता गरीब आहे. गरीब मागोमाग अनेक वाईट गोष्टी येतातच. गरिबीमुळे माणूस अडाणी बनतो. त्याला योग्य शिक्षण घेण्याची आणि आपल्या अंगातील कला विक्स विकसित करण्याची संधीच मिळत नाही. खूप लहान वयापासून त्याला स्वतः चे पोट भरण्यासाठी अकुशल कामे करावी लागतात. त्याला न येणारी कामे, त्याला न आवडणारी कामे अह करावी लागतात तरी पगार मात्र कमीच मिळतो. त्यामुळे तो गरिबीतून कधीच वर येत नाही. त्याला खऱ्या खोट्याचं अंतर कळत नाही. चांगल्या वाईटाची समज नसते. निर्धन माणसाला घरात आणि समाजात कोणी मान देत नाही. अशा घरातील पुरुष, जीवनात नैराश्य घालवण्यासाठी पण दारूसारखी व्यसने करू लागतात. त्यामुळे बायका मुलांची आणि धूळधाण होते आणि अधिकच गरीबीच्या गाळामध्ये ते रुतत जातात. अह भारतात एकेकाळी सोन्याचा धीर धूर निघत होता, भरपूर संपत्ती होती. सर्व खेडी सयं स्वयंपूर्ण होती. शेती व त्यावर आधारित उद्योग होते. तसेच, कुंभार, विणकर, लोहार, सुतार, चांभार, सोनार, इत्यादी कसबी कारागीर प्रत्येक, प्रत्येक गावात होते. भारतातील लघु उद्योग भरभराटीत आले होते. परंतु इंग्रज आले आणि त्यांनी भारताला अक्षरशः लुटून नेले. इथल्या कारागिरांचे व्यवसाय धोक्यात आणले. इंग्लंड मध्ये झालेल्या, औद्योगिक क्रांती मुळे तिथे यंत्रावर स्वस्त माल मिळू लागला. तो भारतातूनच कच्चा माल ते न्यायचे आणि आपल्या देशात यंत्रावर आणि आलेला पक्का माल परत भारतातच आणून विकायचे. त्यामुळे आपल्या भारतातले उद्योगधंदे बसले. शेती वर अवलंबून असणाऱ्यांना चा भार वाढला. स्वातंत्र्यानंतर आपण गरीबी हटवण्याचे खूप प्रयत्न केले आहेत, परंतु वाढती लोकसंख्या, भ्रष्टाचार, सुस्त कारभार यंत्रणा या कारणामुळे ते कठीण जात आहे. शिवाय चीन आणि पाकिस्तान सारखे कुरापत खोर शेजारी लाभल्यामुळे आपल्या राष्ट्रीय, उत्पन्नांचा जवळ जवळ बराचसा भाग संरक्षण खात्यामध्ये खर्च करावा लागतो. तो जर का वाचून वाचला असता तर आपल्या विकास कार्यालयाला तो वापरता असता आणि देशातली गरीबी बरीचशी,

कारण काही अतिश्रीमंत आहेत, काही अति गरीबी आहेत गरीब आहेत तर ह्याचा समतोल राखला गेला पाहिजे. आर्थिक योजनांची कार्यक्षमतेने अंमलबजावणी, भ्रष्टाचार आणि नाहक, उधळपट्टीला लगाम ही पावले आपण उचलली पाहिजेत. तसे झाले तर आपल्या देशाला लागलेला हा गरिबीचा शाप नाहीसा होईल एवढं नक्की. अरे! Sorry हा late झाला. आता traffic मध्ये अडकलो होतो. काय भयानक traffic होतं माहिती आहे. पूर्ण एशियन एक्सप्रेस हायवे जाम झाला होता. कंटाळा आलाय आता मुंबईच्या traffic चा. म्हणजे मला office ला जायला दोन दोन तास लागतात. आणि पावसाळ्यात तर विचारू नकोस. एकदा मला तीन तास लागले होते. काय करायचं माहित नाही यार आता? मुंबई म्हटलं की traffic आलंच. मित्रा अरे, मुंबईला पाच kilometer जायला पण दोन तीन तास लागून जातात. आपण चालत त्याच्यापेक्षा लवकर पोहोचू, माहिती आहे काय? आणि मुंबईमध्ये खरं सांगशील ना, मी फक्त आणि फक्त public transport च use करतो. आणि अशीच ठिकाणं निवडतो जी railway station च्या जवळ आहे. कारण एक खात्री असते की, railway जरी late असली अर्धा तास, तरी ती मध्ये कुठे अडकत नाही. railway त्यातला त्यात बॅ better option असतो traffic मध्ये. आणि ब by road म्हणशील तर, traffic तर दि गर्दी तर सोड, पण त्याच्या व्यतिरिक्त जी रस्त्यांची आता अवस्था झाली आहे, त्या अवस्थेमुळे तर म्हणजे तुला नंतर मग हाडांचा हिशोबच लावावा लागतो. किती उरली आहेत, किती बाकी आहेत, आणि किती राहतील. तू कसं बरं रोज travel करतो, मला तेच कळत नाही. तू एवढा गाडीने travel करतोयस, कसं जमतं तुला हे? अरे पावसाळ्यामध्ये अं ते खड्डेपण पाण्यामुळे बुजलेले असतात. तर मग खड्ड्यांचा पण अंदाज येत नाही. त्याच्यामुळे तर अजून हालत होते. जर दोन चाकी चालवायची असेल, तर तर मग काही ब

laptop घेऊन जायचा. ते अशक्य होतं. आणि दोन दोन तास म्हणजे office ला पोहोचेपर्यंत घामाच्या धारांनी पूर्ण भिजून निघायचो. आणि नंतर मग परत AC मध्ये बसायचो. म्हणजे पूर्ण सर्दी होणार. तर हे सगळं combination च एकदम अं भयानक combination होतं. म्हणून म्हटलं की, आआता वेळ लागेल तर लागेल, पण गाडीने जावं. कारण की, उशीर होईल कदाचित किंवा घरी यायला पण उशीर होईल. पण at least त्रास होणार नाही. किंवा laptop पण आपला आपला laptop ची पण सांभाळूनच ठेवावं लागतं आपल्याला. आणि company काय आपल्याला परत दुसरा बदलून देणार नाहीये. आपल्याला परत चार दिवस वाढणार आहेत. तर त्याहाठी मी गाडी prefer करतो. भले आता वेळ लागतो, पण काही माझ्याकडे पर्याय नाही आहे आता. अरे ते आहे. मुंबई train मध्ये local मध्ये जी मजा असते ना, म्हणजे जर तुम्ही एकदम अं अह काय म्हणतात त्याला? घाटकोपर, कुर्ला, दादर अश्या ठिकाणी उतरणारे असाल, तर म्हणजे ती कसरत असते. स्वतःला सरळ balance करायचं. आणि त्या धक्क्यांमधून, लोकांच्या मधून वाटा काढत काढत बाहेर पडायचं. आणि गर्दी म्हणजे तर ती, शंभर लोकांच्या ठिकाणी हजार लोकं बसलेली असतात.

मी पण ऐ अशी लोकं बघितली आहेत, जी कर्जतवरनं CST ला job साठी येतात. आता लोकं एवढी तीन-तीन, चार-चार तास travel करतात railway मध्ये. बायकांना बघितलंय, भाज्या कापत असतात. म्हणजे घरी जाताना तयारी करतात त्यांच्या जेवणाची वगैरे. आणि अश्या हिशोबानं त्यांचं सगळं काम चालू असतं. म्हणजे

आठ तासांमध्ये कुणाचं भागत नाही. ते म कमीत कमी आपलं दहा ते बारा तास काम करायला लावतात. चल, जरी तू म्हटलंस तू eight to five वाला आहेस, आणि तुला अगदी आठ तासांमध्येच मोकळीक मिळतेय, तरी तुझे आयुष्यातले आठ तास गेले. उरतात तुझ्याकडे दहा तास. दहा तासांमध्ये मनुष्य एक सहा तास तरी झोपला पाहिजे. म्हणजे अह medical science ने आठ तास सांगितलेत.

अंघोळ, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं करण्यामध्ये तू स्वतःला वेळ कधी देणार? आणि वेळ स्वतःला तर देऊच शकत नाही, त्याच्यात family ला कसा वेळ देणार? मला काय वाटतय माहिती आहे का? एवढं सगळं travel करण्यापेक्षा आणि एवढं सगळं hectic राहण्यापेक्षा मला भरपूर वेळा आता असं वाटायला लागलंय की, आपण जिकडे कुठे नोकरी करतोय, त्याच्या आजूबाजूच्या दोन-तीन kilometer च्या ब अह परिसरामध्ये आपण हे घेतलं पाहिजे, आपण त्याच्या दोन-तीन kilometer च्या area मध्ये आपण अह आह का एखादं घर भाड्यानं घेऊन तिकडे राहायला पाहिजे. कारण तू हा जमाखर्च सगळा बघितलास, तर तुला भाडं कदाचित स्वस्त पडेल. आपल्याला दिसताना दिसेल ते ती ए एक मुंबईमध्ये hardcore मुंबईमध्ये तू भाड्यानं जरी घ्यायला गेलास, तरी वीस-पंचवीस हजार तरी कमीत कमी लागतात.

जर तुला अजून cycling चं अह वेड असेल तर, तू cycle चालवून तिकडे office ला जाऊ शकशील. म्हणजे तुझी health पण maintain राहील. तुझा traffic time च सगळा cut होऊन जाईल. म्हणजे तू गाडीमध्ये बसलेला आहेस continuous काही नाही करत आहे, काही productive काम नाही आहे तुझ्याकडे. गाडीमध्ये बसून आपण काही productive काम करू शकत नाही. तर हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींचं plus benefit बघितलं, तुझे तीन तासच्या ऐवजी तुझं पाच मिनिटांवरती travel time आलं, तर तुझ्याकडे स्वतःसाठी तर वेळ मिळतोच ना आता. मला तरी वाटतंय की, आपण जिकडे नोकरी करतो, त्याच्या आजूबाजूच्या area मध्येच आपण भाड्याने घर घेऊन का होईना, तिकडे राहून job बदलला की, त्या त्या ठिकाणी जायचं आपण भाड्याने. मला तरी हे जास्त सोपं वाटतं. हे सगळं बरोबर आहे. पण आता काय झालंय, मुंबईमधले जागेचे भाव आणि घरांचे भाव एवढे प्रचंड प्रमाणात वाढलेत,

करतात, त्यांना परवडतं. पण जे small scale industries मध्ये वगैरे काम करतात, त्यांना त्याप्रमाणात पगार मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांना ते हे मुंबईमध्ये येऊन राहणं, हे अ अजिबात परवडण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी करता येऊ शकतात की, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक local जिल्ह्यामध्ये तेवढ्या job च्या opportunities create करण्यासाठी ग government ने कायतरी केलं पाहिजे. नायतर मग दुसरी गोष्ट करू शकतात, म हे ही traffic कमी करण्यासाठी किंवा एकावेळी local train मधली गर्दी कमी करण्यासाठी अश्या वेगवेगळ्या मला तर वाटतं की, वेगवेगळ्या sectors ला वेगवेगळे time दिले पाहिजेत की, जे लोकं रात्रीच्या shift मध्ये काम करू शकतात, त्यांच्यासाठी रात्रीच्या shifts ठेवायच्या. आणि ज्या banks वगैरे आहेत, त्या लोकांना लु दिवसा लागतात, त्या दिवसा ठेवायच्या. अश्या दोन-तीन shifts मध्ये गोष्टी तुम्ही जर divide केल्या, तर मग तुमची at least local train ची गर्दी तर कमी होऊ शकते, असं मला वाटतं. अजून traffic तर कमी होणारच नाही आहे, आणि traffic मुळे आता मुंबईमधली आता air quality index पण खराब होत चाललीय. आता तू मागच्या महिन्यातला पाहिलास की नाही? हिवाळा जेव्हा चालू झाला, एवढी खाली गेली होती air quality index मुंबईची, जी कधी एवढी नव्हती. पण खूपच वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जे pollution कमी करण्यासाठी पण काहीतरी करावंच लागेल आपल्याला. मला वाटतं की, public transport वरती जास्त जोर दिला पाहिजे. त्याच्या सुविधा म्हणजे जसं आता सिंगापूरमध्ये वगैरे आहे, सिंगापूर, दुबई. या लोकांचं public transport एवढं सुंदर आहे की, लोकं Public transport च prefer करतात स्वतःची गाडी घेण्यापेक्षा. कारण स्वतःची गाडी घेऊन आह त्यांना जाणं परवडत नाही. आणि public transport एवढं सुंदर असल्यामुळे स्वच्छ असतं, सुंदर असतं, आणि Comparatively स्वस्तही असतं. तर मला तरी वाटतं की, आपल्या इकडे public transport जास्त सुधारला पाहिजे, जास्त चांगला झाला पाहिजे की, जेणेकरून लोकं अजून आकर्षित होतील Public transport नेच अह travel करायला. रस्त्यावरती तू रस्ते कितीही वाढव, कितीही अह bridge बांध. पुलांवरतून वगैरे बांधले जातात. आता कारण मुंबईला आडवं वाढायला जागा नाही आहे. मुंबई फक्त वरती वाढू शकते. त्यामुळे मुंबईला खूप limitations आहेत. आता जे road वगैरे आहेत, ते काय widening काही होणार नाही आहेत. फक्त जास्तीत जास्त आता आपण पूलच बंधू शकतो. पण, इकडे एक बघितलंय की, मोकळा रस्ता दिसला की, तिकडे गर्दी करायची. हे एक मुंबईमध्ये कुठेतरी आहे. त्यामुळे तू कितीपण जागा बनव, कितीही काही कर, तिकडे ती गर्दी होणारच.

prefer करतील की, public transport नेच travel करावं.